तेवढ मला हे नाही मला वाटतआता सत्तर मिनिटाचा अस पास झाले आपले. अस वाटत नाही का सर job पेक्षा जास्त हे गमतच वाटत कि गमत करायेचे आपल्याला पैसे भेट तय हे तुम्हाला एक गोष्ट सांगतो job ते अस असत ते english मध्ये का कावत आहे मी इंग्लिस मध्ये बोलू शकतो का हो नाही नाही english साठी न ते out of india जातात USA ला अच्छा नाही मगमी तुम्हारा english च मराठीत सांगतो आपल्याला जे आवडेल ते करा आणि तेच करा जे आपल्याला आवडेल हे खूपच डोक्याच्या वरती गेलं हि एक कहावत आहे नाही आपल्याला जे आवडेल तेच करा आणि तेच करा जे आपल्याला आवडेल. सुदा सर माझ्या डोक्या वरती गेला म्हणजे तुम्ही खूपच वैग्यानीक दृष्ट्या सांगता मला सर. नही मी mscbio chemestry झालोय त्याच्य्मुळे वैज्ञानिक बोलू शकता काही problem नाही

तो passport photo टाकल्या गेल्या तो चुकून त्याच्यामुळे हो पण आधी पहिली rank वरती जे आला होता त्याचा photo मला काही दिसला नाही त्यंची वोळख नाही political त्याच्या मुले तो थोडस problem येत तुम्ही ते कसाही करा त्याच्यामुळे ती ओळख लाक्ते political ची back जरी लागल असत तरी हा कि अगदी दोन विषयाने back राहिले पुडचा semester मधे नक्किच pass होनार याचे सोबत नाही आता झालाय हा ह संगल तर याच्यात काही हे नाही मग बघू आता काय ते थोडस talent आहे पण मग तुम्हाला सांगतो जे आपले fashion आहे कि आपल बोलन fashion आहे माझ कस आहे माझ आवाज चांगल आहे माझी ओळख आहे आवाजांनी मला बोल्ण्याची आहे त मी अस बोळ्याने हे मला आवड आहे माझी ते आवडआपण काम अस ठरवा कि जे आपली आवड पण आहे

एक संधी संधी पण मिळेल कि आपण नवीन काही शिकू शकतो बोलू शकतो आणि बोलल्यान आपण जेवढ बोलतो तेवढ आपण नवीन शिकत जातो दुनियात काय चालू आहे असी हि नवीन संधी पण मिळते आणि ती जिद्नाष्य राहते नवीन बोलून घ्यायची काहीतर ऐकून घ्यायची ते बोलतो न त्याच्यान आपल्याला पैसे त्याच्याने चिकट भेटत अस्तात्न कारण आपल्याल अम्ज्या येते पण पैसे कमवायला आपल्याला जड जात नाही ते अस जबरदस्ती सारख वाटत नाही त आपल कामच आपल्याला आवडत तर मग ते चांगल असत तुम्ही एकदम खरोखर सांगताय

हा हो आलो आलो आला कि ती कशी संधी मिळवून द्यायची असते अस आपल्या ला जशी संधी आपल्या घडीकडे येत नाही ती सतत आपल्याकडे येत नाही ती आपल्याल सोधव लागते आणि एकदाची संधी मिल्ली आणि आपल्याला त्याच्यात आवड असल न कि पुढ जायला योग योग आपली आला सगळ कामत येत नक्कीच नक्कीच तशातला हा भाग आहे. पण नक्कीच या मनातल्या गप्पा आहे मला आवडल्या आहे म्हणजे नक्कीच मी खूप दिवसानंतर म्हणजे तुमच्याशी बोलायला एवढा आनंद झालाय कि आता सध्या मला वाटे कि आपल्याला खूप विषय बाकी राहिल बात करायचं हो आपण बोलूय, खूप बोलून अजून हे काहीच नाही आपण बोलूया आपण आपण अजून बोलूया हे तच कहो च नाही आहे आता अह बोलूया आपण याच्यवर तुमला रोहित मेहराशी बोलवतो मी मराठीत सध्या मी ए brake घेतो छोटा brake घेतो छोटा मग आपण बोलूया नंतर okay छान वाटल तुमच्याशी बोलून

हो एक मी पाठवतो नमस्कार मी जान्हवी वाघ आई बदल तर कोणीही बोलत पण वडिलांन बदल खुप कवचीत च लोक बोलतात आपल्या पाठीशी आपल्या सोबत एकच व्यक्ति जे आपले वडील जे आपल्या पाठीशी एकदम अह back stage आता अह कल्पना करा आपण एखाद नाटक करतो पण त्या नाटकां मध्ये जी अह अनेक व्यक्तीचा हात असतो जस कि camera man stage man makeup man etcetera म्हणजे अश्या अश्याप्रकारे लोकांनाच ते दिसत नाहीत पण अह त्यांच्या हम्म त्यांची महत्वाची भूमिका हि असते त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात हम्म आता माझ्या आयुष्यातुन माझ्या पाठीशी म्हणजे as a back stage म्हणून माझे गाव मनाने भरलेले आहे म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा अश्या अनेक व्यक्तीनचा हात आहे. त्यात सर्वात महत्वाच्या आणि सर्वात आह म्हणजे जी व्यक्ती माझ्यासाठी खुप जास्त महत्वाची आहे ते म्हणजे माझे आई आणि वडील आई, आई बदल बरेचसे लोक बोलून जातात वडिलांन बदल कोणी म्हणजे कारण खूप लोक बोलतात मग वडील

पाहिलं प्रेम असत त्यांच्या company नुसार का तर मग ह्या जगात त्यांना safe म्हणजे अह अह अडचणींन पासून अं खुप दुर अश्या जागेत जी जा दुर अशी जागा जी असते ते म्हणजे आपले वडील. जे अह आपले वडील म्हणजे ते आपल्यासाठी खुप खूप

त्यातल्या त्यात आम्ही हम्म काही सांगितलं मग माझं काही माझा काही हट्ट असेल तर तो पुरवतात तेही स्वतःला कितीही अडचण असली आणि हम्म त्यांच्या चेहऱ्या वर मात्र एकदा आह हसू कायम असत त्याच्या चेहऱ्या वरच स्मिथ हास्य ते बघून च मला खुप अह proud आणि अभिमान हम्म अभिमान असा वाटतो. कारण

कशा पद्धतीनं मोठी होईल मी कस शिकेन कधी माझ्या पायावर उभी राहते कशी हम्म काय मी mode घेते या साठी ते मेहनत घेतात ते ते अह ते माझ्या मग माझ्या अह माझ्या मागे AS A back stage अह माझं अह support म्हणून माझ्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यावर त्यांच्या बद्दल बोलायला गेलं तेवढं कमी

कमी वेळा साठी असत. आणि ते कदाचित त्याचं दुर्दैव च म्हणावं.

मला दहा रुपये ची note देणारे मी अह शाळेची एक वही मागताच मला शाळेसाठी एक वही मागताच मला अह सगळ्यांचं विषयासाठी पूर्ण डझन भर वह्या आणून देणारे असे माझे बाबा माझे वडील जे ह्या सध्याच्या स्थितीत ह्या जगात नाही आहेत ते पण त्यांची उणीव म्हणजे त्यांची कमी कायम च असणार माझ्या आयुष्यात पण त्यांचे संस्कार माझं बरोबर त्यांनी जे मौल्यवान असं माझ्या मनात त्यांचं बदल केंव्हा जी त्यांनी माझ्या मनात जागा निर्माण केली ती मी कधीच विसरू नाही शकणार. ती अविस्मरणीय अशी जागा त्यांनी प्रत्येकाचं मनात निर्माण केलेली त्यांचा स्वभाव त्यांची स्पष्ट गाथा कोणी हि त्याचं पुढं आदरच कोणाच्याही मनात म्हणजे प्रत्येकाचं मनात त्यांच्या बदल आदर होता आणि असणार आहे कायम लक्ष्यात कायमच त्याचं सोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक अह motivation म्हणून माझ्या आयुष्यात कार्यरत असणार आहे. हम्म मला मला माझी शाळा थोडी माझ्या घरा पासून लांब होती. तर मग माझ्या मैत्रिणी ह्या सायकल ने जात असायच्या. पण आह मी नेमकी एकटी

पहिलाच दिवशी शाळेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी मला म्हणाले कि अह बेटा कुठं आहेस आईच्या phone वर phone अह म्हणजे आईच्या phone वर call आला आणि म्हणतात बेटा कुठं आहे तू अं मी शाळेजवळ उभा आहे तुझ्या

मी सायकल मला जी आवडली सायकल घेतली मी आणि खुप जास्त आनंदी झाले मला सायकल येत नव्हती तरी देखील मी घेतली आणि ते मी म्हणजे घरी आले आणि त्या लगेच मला दोन तीन दिवसात मला माझ्या ह्यांनी म्हणजे वडिलांनी मला सायकल शिकवली आणि मी माझ्या मैत्रिणी सोबत सायकल घेऊन जाऊ लागले माझ्या पाठीवरच ओझं कमी झाल हे म्हणजे माझ्या पाठीवरच ओझं कमी झालं पण त्यांच्या पाठीवरच ओझं मात्र वाढलेलं होत. हा विचार न करता देखील त्यांनी मला ती सायकल घेतली अं माझ्या वडिलांची मी एकटीच मुलगी नव्हे. तर त्यांना अजून म्हणजे आम्ही दोघ अह चार भाऊ बहिणी आमच्या चारच शाळेचा खर्च त्यातल्या त्यात आजी आजोबांचा सगळ्यांनाच अह सगळ्यांचं बघणं हे त्यांना महत्वाचं होत आणि ते केयांसाठीच होत सगळ्यांचं विचार करण हे एकएखादा सगळ्यांचं विचार कायम च करायचे स्वतःच विचार न करता मला लहानपणी वेगवेगळे शौक होते. जस कि आता मी सांगितलं CYCLE चा त्याचप्रकारे मला दप्तर दप्तर म्हणजे दप्तर मला खूप

घडण श्रीमंत होते त्यांनी मला कधीच अह कधीच कशाची कुठल्या गोष्टीची कमी भासू दिली नाही म्हणून कदाचित मी थोडी का असेना पण मी बिघडलेली त्यांच्या लाडाने त्यांनी जे लाड केलेत त्यामुळे आणि त्याच लाड त्यात लाड त्यांच्या प्रेमाने त्यांचं प्रेम ते माझ्यासाठी अं खुप जास्त महत्वाचं ठरतंय सध्या त्याच्यातील प्रत्येक गोष्टी पासून protect करत होते आणि सध्या ते नाहीयेत म्हणून कळतंय कि जग कसय? जगात कशे वावरतात? म्हणजे जगातले लोकं किती दुष्ट दुष्ट राहू शकतात? जे आपल्याला कधीच माहिती नव्हती कारण आपल्याला as a protection म्हणून आपले बाबा लाभले होते मला माझे वडील लाभले होते माझं protection cover म्हणून त्यांच्या बदल अजून काय बोलु? ते वडील म्हणजे फक्त प्रेम नव्हे तर sacrifice कुर्बानी अह स्वतःच विचार न करता आपल्या मुलानं साठी धडपडत असलेला एक कष्ट करणार शरीर म्हणजे बाबा आणि त्यात वडिलांची आठवण ज्याला त्यांच्या अं लोकांन मुलानं सोबत त्याचं त्यांना त्यांनाच विचारावं त्यांचं वडिलांची नेमकं वडिलांची किंमत काय असते खरं सांगायचं तर साध्या लोकांन सारखं नाही आहे पुऱ्या जगा पासून जे protect करतात ते म्हणजे आपले वडील आणि i miss you so much तुम्हाला विसरणं अशक्य आहे i miss youi miss you so much pappa

कुठला number, number दूसरा आला आहे ना?

कसं काय आला आहे number?

अच्छा! कुठे आहेस तू?

काय नाही अं तेच मला, ते विचारायचं होतं saving account तुमच्या bank मध्ये open करताना, काय-काय procedure आहे ग?

अं पहिला पन्नासचा check आहे. पंचवीस हो saving account ला

अं documentation काय काय लागतं? documentation काय नाही, KYC online process असते, ते करतात open executive

नाही bank त येऊन ते करून देतात executive म्हणजे करायचं असेल ना तर, अं

हम्म AADHAR card, PAN card आणि एक तुमचा cheque saving accAount ला cheque?

पहिला check घेतात आणि नंतर, पहिला check घेतात तुमचा account open करतात. त्याच्याबरोबर check पण दियाचा आणि opening ला check घेतात. आणि नंतर काही तरी दहा हजार वैगरे maintain ठेवायचे. दहा हजार रुपये maintain ठेवा

आणि मग त्यामध्ये आपल्याला देणार काय passbook, check book आणि ATM

आणि credit card त्याच्यातच देणार का? त्याला वेगळी procedure आपण नाही credit card ला वेगळे credit card ला वेगळे process आहे. वेगळ्या department कडे आहे ते, मग फक्त account opening ला पहिले पण

बापरे! अवघड आहे की गं हे?

मग मग उगाच माझं नाही आहे नाही आहे का माझं salary account आहे त्यामुळं काही प्रश्न नाही. ते salary account ला वेगळे criteria आहे का? salary account असं आता इथे job करतो त्यामध्ये open करून देतात ना असं काही नसतं त्याला balance वैगरे maintain

limit वैगरे नाही म्हणजे maintain ठेवावा वैगरे असं काही नाही कारण कि ते salary account असतं ना म्हणून हा आणि आपल्याला महिन्याला किती transaction वैगरे करावे लागतात, कि असं काही नाही

नाही गं ह्यांच करायचं होतं तेच मी म्हंटल जरा विचरावं म्हंटल तूला आधी कसं काय कराय

photo लागत असेल ना photo, AADHAR card, PAN card

आता एक काम करता मी अं विचारते हा account opening च कुठलं saving करायचं की current करायचं saving चं लागेल ना हा saving चं करायचं सुरुवातीला actually अगं current account ला मी दुसरीकडे एका ठिकाणी विचारलं. current account ला अं देतात आहे open करून पण जरा थोडं हे आहे म्हणजे लय formality कराव्या लागतात आहे त्याला अं तेच accounts साठी ते account opening चे documents वेगवेगळे द्यावे लागतात ना business चे

खूप झंझट करावी लागते मी सारस्वतला बघत होते पण सारस्वतला नाही आहे एवढं म्हणजे

HDFCaxis ला कोणी ओळखीचं नव्हतं ना गं, म्हंटलं तुझ्या इथे बघावं काय होतं जरा

आणि जर आपल्याला loan वैगरे घ्यायचं असेल तर, business loan किंवा असं loan वैगरे त्यासाठी actually इथे आहे ना criteria भरपूर आहे. म्हणजे अं business तीन किंवा पाच वर्ष तरी जूना पाहिजे त्याच्यानंतर अं ITR दोन वर्षाचे लागतात income साठी check करतात. Okay आणि account open झाल्यावर किती दिवस

एका वर्षाचं हम्म एका वर्षाचं statement घेतो ना आपण current account चं business मध्ये business loan साठी हा semi account आहे. हम्म current account वरतीचं घ्यावं लागतं.

ते असं नाही, सारस्वतला मग ठिके आहे, सारस्वतला कसं आहे माहिती आहे का सारस्वतला last six months तुम्हाला account maintain ठेवायचं आणि three months statement घेतात आहे, आणि त्या statement वरती ITR असेल ना तर तुम्हाला business loan provide करतात आहे आणि cibil च्या ह्याच्यावर आहे, म्हणजे तुमचे cibil कित पर्यंत आहे त्याच्यावरती ते आहे ITR चा कुणी पाठवलं माहिती नाही मला

कुठल्या loan च्या files चे

business loan ला तुमची KYCPAN card, AADHAAR card, photo त्याच्यानंतर income proof एखादं घरचं किंवा office च त्याच्यानंतर office च address proof अं licence and registration त्याच्यानंतर दोन वर्षाचा ITR त्यात computation of income, acknowledegment आणि trading account profit & loss account balance sheet, audited असेल तर audited बघ, त्याच्यानंतर current account च एक वर्षाचं statement GST भरत असेल तर GSTbalance sheet बारा महिन्याची हम्म मग ते सगळं check करून मग ते obligation वैगरे ए FSID काय आहे वैगरे ते जे टाकलं ते approval आणि अं FSI त्याच्यामध्ये ते check कराय एवढं सगळं झाल्यानंतर loan किती दिवसात होतं. loan एक चार दिवसात करतात सगळे document दिले एकदम तर म्हणजे clear सगळे documents असतील तर चार दिवसात clear सगळे भराभर होऊन जातं. हा चार दिवसात आणि जर एखादा documents नसल तर करून घेतात minutes documents कमी असतील ना तर actually म्हणजे शक्यतो login करत नाही login च्या आधीच check करतात. हम्म login होतं नाही बघू मी ह्याच्याकडे पण अं हे पण account चं विचारून घेते की किती fee आहे त्याला limit वैगरे किती आहे काय आहे आणि loan चं पण

आणि अं ते current account ला पण current account कसं open करायचं असेल ना तर त्याला पण मध्ये current चं पण विचारते कारण की आता कसं business आहे ना यांचा

हा ते पण करून बघायचं होतं पण त्या आधी अं त्यांच आहे गं दुसरीकडे दोन ठिकाणी आहे saving account पण अं ते काय सांगतात

तुला मी काय बोलते ऐक आता मग आपण दुसरीकडे कुठेतरी अं हे curr current account open करायला गेलो तर एवढं सगळं लागतं

current account open करायला गेलं तेव्हा पण procedure लागणारचं का?

बघू मी HDFC मध्ये पण कोण आहे का बघते तिथे किती limit आहे balance आहे. average balance ठेवायचा ते विचारून घेते axis आणि HDFC मध्ये बघू काय होतं.

झालं आवरून ते मी दीदीला झोपवतं होती म्हंटलं तिला झोपवता झोपवता तुला विचारून घ्यावं, काय करते काय नाही, तू किती वाजता जाणार मी आलो की दहा वाजता, दहा पाचला

दादा गेला किती वाजता? हो अं ते आणि आम्ही एकत्र बाहेर पडलो पावणे दहाच्या दरम्यान